त्याला अश्या तिरप्या फांद्या दिसत आहे.

तिकडे समोर आकाश दिसत आहे.

त्याच्यासमोर एक छोटे मंदिर दिसत आहे.

हे काम खड्डा करताना दिसत आहे.

आतमध्ये आ खूप सारे मूल मुली --

खाली काही सामान पडलेले दिसत आहे.

इथे आपल्याला एक गार्डन दिसतय गार्डन मध्ये--

त्याच्या बाजूला एक अ टॉवर दिसत आहे.

इंग्रजी मध्ये चॉकलेट असे नाव लिहिलेले आहे.